यामध्ये एक अह मच्छी बाजार दिसत आहे.

चित्रामध्ये कोहली दिसत आहे.

कोहली म्हणजे इंडिया चा नंबर वन बॅट्समन .

ही बहुतेक सभा असेल किंवा काही घरगुती कार्यक्रम असेल.

गार्डन बहुदा छोट्या मुलांचं आहे कारण तिथे घसरगुंडी सारखे स्पोर्ट दिसत आहे.